सर्वाना नमस्कार
क्टर्टल
मध्ये स्पेशल कमांड्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण लर्न कमांड आणि रॅन्डम कमांड या बद्दल शिकू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन
1204
क्टर्टल व्हर्शन
081 बेटा चा वापर करीत आहे
आम्ही असे गृहीत धरतो की तुम्हाला KTturtleचे मूलभूत ज्ञान आहे
जर नसेल तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट httpspoken tutorialorg ला भेट द्या
चला नवीन KTturtleअप्लिकेशन उघडू
दश होम
वर क्लिक करा
सर्च बार मध्ये क्टर्टल टाइप करा
क्टर्टल आयकॉन वर क्लिक करा
सर्वप्रथम लर्न कमांड पाहु
लर्न ही एक विशेष कमांड आहे ज्याचा वापर स्वतः ची कमांड तयार करण्यास करता येतो
लर्न कमांड इनपुट घेते आणि आउटपुट देते
चला आता पाहु की नवीन कमांड कशी तयार होते
स्पष्ट दिसण्यासाठी मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते
चौकोन काढण्यासाठी एडिटर मध्ये कोड टाइप करू
रिपीट 4 कर्ली ब्रॅकेट्स मध्ये फॉरवर्ड 10 टर्नलेफ्ट 90 येथे संख्या 10 चौकोनच्या बाजूची लांबी निस्चित करते
लर्न कमांड चा वापर करून चौकोन काढण्यासाठी समाविष्ट असलेले कमांड शिकू
चौकोन काढण्यासाठी या कमांड च्या सेट्स ला आपण स्क्वेअर असे नाव देऊ
जी कमांड शिकायची आहे त्या कमांड च्या नावा नंतर ही लर्न कमांड आहे याबाबतीत ती स्क्वेअर
चला खालील कोड टाइप करू
लर्न स्पेस स्क्वेअर स्पेस x कर्ली ब्रॅकेट्स समाविष्ट करू
10 च्या जागी x ठेऊ
आपण ठरविलेली नवीन कमांड स्क्वेअर
चौकोना चा आकार सेट करण्यासाठी स्क्वेअर एक इनपुट आर्ग्युमेंट x घेते
लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हा कोड रन कराल स्क्वेअर कोणताही आउटपुट देणार नाही
लर्न कमांड हे केवळ स्क्वेअर कमांड ला शिकवत आहे ज्याचा तो नंतर वापर करेल
स्क्वेअर कमांड उरलेल्या कोड मध्ये सामान्य कमांड प्रमाणे वपारला जाऊ शकतो
मी येथे आणखीन काही लाइन्स जोडते
चला टाइप करू गो 200200 स्क्वेअर 100 स्क्वेअर 100 कमांड चा वापर करून टर्टल 100 मितीचा चौकोन काढतो
चाल आता कोड रन करू
टर्टल कॅन्वस वर चौकोन काढतो
चला आता 100च्या जागी 50 ठेवू
पुन्हा रन करू
टर्टल आणखीन एक 50 मितीचा चौकोन काढतो
कृपया लक्ष असु द्या या कमांड चा उपयोग या प्रोग्राम पुरताच मर्यादित आहे
मी सध्याचा कोड एडिटर मधून काढून टाकते
क्लिअर कमांड टाइप करा आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी रन करा
पुढे आपण रॅन्डम कमांड विषयी शिकू
रॅन्डम कमांड इनपुट घेते आणि आउटपुट देते
रॅन्डम कमांड साठी सिंटॅक्स रॅन्डम xय आहे
जेथे Xआणि य हे दोन इनपुट्स आहेत
एक्स कमीतकमी आणि Yजास्तीतजास्त आउटपुट सेट करते
आउटपुट Xआणि य मध्ये रॅंडम्ली निवडलेली संख्या आहे
अप्लिकेशन मध्ये वापरण्या साठी चला रॅन्डम कमांड टाकु
माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक कोड आहे
मी कोड समजावून सांगते
रिसेट कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानावर सेट करते
येथे कमांड रॅन्डम 120 रॅंडम संख्याची निवड करते जी 1 च्या समान किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि 20 च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्यास वेरियबल xसाठी नेमलेले आहे
रिपीट कमांड आणि कमांड ज्याची सुरवात कर्ली ब्रॅकेट्स ने होते ते वर्तुळ काढतात
मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास क्टर्टल्स एडिटर मध्ये पेस्ट करते
ट्यूटोरियल थांबवा आणि प्रोग्राम क्टर्टल एडिटर मध्ये टाइप करा
प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरू करा
जेव्हा आपण हा कोड रन करू टर्टल कॅन्वस वर 1आणि 20च्या दरम्यान त्रिज्ये सहित वर्तुळ काढते
चला हा कोड काही वेळा निष्पादीत करू
तुम्ही पाहु शकता की प्रत्येक वेळा विविध आकाराचे वर्तुळ तयार झाले आहेत
प्रत्येक वेळी हा कोड निष्पादीत करताना कॅन्वस वर विविध त्रिज्ये सहित वर्तुळ रेखाटला जाईल
आता आपल्या उदाहरणा मध्ये दोन्ही लर्न आणि रॅन्डम कमांड चा वापर करू
मी सध्याचा कोड एडिटर मधून काढून टाकते
क्लिअर कमांड टाइप करा आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी रन करा
माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे
मी आता कोड समजावून सांगते
रिसेट कमांड टर्टल ला त्याच्या डिफॉल्ट स्थानावर सेट करते
कॅन्व्हॅसाइझ 300300 कॅन्वस ची रुंदी आणि लांबी प्रत्येकी 300 पिक्सेल मध्ये सेट करते
R G आणि B हे तीन वेरियबल्स आहे ज्या मध्ये मी 0 आणि 255 च्या मध्ये रॅंडम वॅल्यू नेमून देत आहे
कॅन्व्हास्कलर RG आणि B कमांड मध्ये
red green ब्लू एकत्रीकरण मागील स्टेप मध्ये वेरियबल मध्ये नेमून दिलेल्या वॅल्यू RGआणि Bदवारे रीप्लेस झाल्या आहेत
ही कमांड निष्पादीत होताना कॅन्वस चा रंग रॅंडम्ली सेट होतो
red blue green वेरियबल्स चे इतर सेट्स आहेत ज्या मध्ये रॅंडम वॅल्यू 0 आणि 255 मध्ये रॅंडम्ली नेमून दिली आहे
पेनकलर red blue आणि green red ब्लू Greenमिश्रित वॅल्यूस वेरियबल द्वारे बदलल्या आहेत
red green आणि blue ज्या रॅंडम वॅल्यूस मागील स्टेप्स मध्ये नियुक्त केल्या होत्या
कमांड निष्पादीत होताना पेनाचा रंग सुद्धा रॅंडम्ली सेट करता येतो
पेनविड्थ 2 पेनाची रुंदी 2 pixelsमध्ये सेट करते
नंतर वर्तुळ काढणे शिकण्यासाठी मी कोड निविष्ट केला आहे
येथे x वर्तुळा चा आकार दर्शिवितो
रिपीट कमांड च्या नंतर कर्ली ब्रॅकेट्स मधील कोड वर्तुळ रेखाटते
पुढील कमांड चा सेट गो कमांड च्या नंतर सर्कल कमांड चा सेट आहे जो निस्चित अकाराचा वर्तुळ रेखाटेल
उदाहरणार्थ सर्कल 5 गो कमांड मध्ये निस्चित केलेले एक्स आणि य निर्देशकावर 5 आकार असलेला वर्तुळ काढतो
प्रत्येक वर्तुळा साठी कॅन्वस वर मी विविध पोज़िशन्स निश्चित केल्या आहेत
मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास क्टर्टल्स एडिटर मध्ये पेस्ट करते
ट्यूटोरियल थांबवा आणि प्रोग्राम क्टर्टल एडिटर मध्ये टाइप करा
प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरू करा
मी हा कोड फुलस्पीड मध्ये निष्पादीत करते
रन पर्याया मध्ये निश्चित केलेल्या कोणत्याही गतीत तुम्ही हा कोड निष्पादीत करू शकता
आपण काही वेळा हा कोड रन करूया
तुम्ही रॅंडम्ली सेट केलेले वॅल्यूस पेन colorआणि कॅनव्हास कलर मधील फरक पाहु शकता
प्रत्येक निष्पादन मध्ये पेन आणि कॅन्वस च्या रंगा मध्ये होणारा बदल पहा
तुम्ही हव्या तेवढ्या वेळा कोड निष्पादीत करू शकता आणि रॅंडम्ली सेट केलेले वॅल्यूस पेन आणि कॅनव्हास मधील फरक पाहु शकता
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण लर्न कमांड आणि रॅन्डम कमांड या बदद्ल शिकलो
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
लर्न कमांड चा वापर करून तुमच्या कॅन्वस च्या चारीही बाजूला पंचकोन चौकोन आयत षटकोन काढा
आणि कॅन्वस च्या मध्यभागी वर्तुळ काढा
रॅन्डम कमांड चा वापर करून विविध रंग तयार करा आणि तुमचे भूमितीय आकार आणि कॅन्वस कस्टमाइज़ करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हा तल्क टीओ टीचर या प्रोजेक्ट चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो